यामध्ये एक क्लिनिक दर्शवलेल आहे या क्लिनिक च नाव देशमुख क्लिनिक अस आहे आणि बोर्डावर --

हे असे दिसून येत आहे यामध्ये वाहून --

ते सगळ दिसते ते --

एक इमारती पण दिसून येते इमारतीचा कलर --

या चित्रात तीन पोर एक्झरसाईझ करताना दिसून येत आहे अ --